वेगळ्या प्रकारचे अ- इन्स्ट्रुमेट दिले आहे आणि धावांची मशीन दिली आहे. जेणे करून आपण एक्ससाइज करू शक--

या फोटोत मला तलाव दिसत आहे आणि त्याच्या किनाऱ्यावर पांडर्‍या कलर चे पुषकळ घर दिसत आहे बिल्डिंग दिसत आहे.

काळ्या कलर चे जीमचे इंस्ट्रुमेंट आहे आणि कत्थ्या कलर च टाईल्स आहे.

फुलांनी सजवलेले माडा आहे त्याच्या बाजूला एक मंत्र लावलेले फोटो आहे स्टीलचं असं कंपाऊंड बनवलेलं आहे.

फोटोत मला तलाव दिसत आहे. दुरून पूल दिसत आहे.

फोटोत मला पुष्कळ टेबल दिसत आहे वरती दोन फॅन दिसत आहे आ शेंद्री कलरचे --

फोटो तला पुष्कर पुस्तके दिसत आहे आणि सगळयाच समोर स्टीकर आहेत ते त्याची चे चेजाड लिहिलेल आहे आणि ही बोटल दिसत आहे.

आणि वरती काळ्या कलरच ढग दिसत आहे आणि गोटे दिसत आहे काळ्या कलरचे .